अ लोक थांबलेली बसलेली दिसत आहे.

अ पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला मुलगा बसलेला दिसत आहे.

या चित्रात चर्च दिसत आहे.

त्या दोघानी पांढऱ्या रंगाची कपडे घातलेली दिसत आहे.

या चित्रामध्ये डोंगराचे कपारे दिसत आहे.

त्या झा अ त्यामध्ये अ खुप सारे अशी झाड दिसत आहे.

तो त्याने अ पिस्ता कलरचा टी-शर्ट आणि निळ्या कलर ची पॅन्ट घातलेली आहे.

अ मंदिर आणि बिल्डिंगच्या मधे एक अ स्वच्छ असा रस्ता दिसत आहे.

सगड्या अ लाइट पी.ओ.पी सारख्या दिसत आहेत.

या शाळे मध्ये मुउ मुलाचा कार्यानाभुचा तास क्लास असावा अस वाटते.

छोटी छोटी झाड दिसत आहेत.

अ ब बागेला अ झाडात पाणी मिळाव म्हणुन पाईप टाकलेला दिसत आहे.

पण त्यामधे पाणी खुपच कमी दिसत आहे.

पुला वरती रिलींग केलेलं दिसत आहे.

तिथे अ एक मुलगा उभा राहिलेला दिसत आहे.

त्यामध्ये अ साबन दिसत आहे.

अ यामधील रोप ही कुंड्या मध्ये लावलेली दिसत आहेत.

हे चित्र एका माॅल मधल दिसत आहे.

लॅम्प वर अ खुप आकर्षक अशा पद्धतीच नक्षीदार काम केलेल दिसत आहे.

त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे आकार सुध्दा दिसत आहे.

थोडी फार झाड सुध्दा दिसत आहेत.

तळ्याच्या भवती छोटंसं ग्रील टाकलेलं दिसत आहेत.